रिलेशनशिप बेटवीन डिफरंट ज्योमेट्रिक फिगर्स इन जिओजेब्रा च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
तुम्हाला Geogebraची प्राथमिक माहिती आहे असे मी गृहीत धरतो
नसल्यास इंट्रोडक्शन टीओ जिओजेब्रा हे ट्युटोरियल पहा
ख या कंपास बॉक्सची जागा घेण्याचा या ट्युटोरियलचा उद्देश नाही
जिओजेब्रा तील रचनांचा उद्देश आकृतींचे गुणधर्म जाणून घेण्याचा आहे
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत चक्रीय चौकोन आणि अंतर्वर्तुळ काढणे या ट्युटोरियलसाठी आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम उबुंटू व्हर्शन 1004 एलटीएस आणि जिओजेब्रा चे व्हर्शन 32400 वापरणार आहोत
रचना करण्यासाठी आपण खालील जिओजेब्रा टूल्स वापरणार आहोत
कंपास सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स सर्कल विथ सेंटर थ्रॉग पॉइंट पॉलिगॉन परपेंडिक्युलर बायसेक्टर एंगल बायसेक्टर एंड एंगल Geogebraच्या विंडोवर जाऊ या
त्यासाठी एप्लिकेशन्स मधीलEducation आणि नंतर जिओजेब्रा वर क्लिक करा
या विंडोचा आकार बदला
आकृती स्पष्ट दिसण्यासाठी ऑप्शन्स मेनूतील फॉन्ट साइझ वर क्लिक करून 18 पॉइंट हा पर्याय निवडा
चक्रीय चौकोन काढू
त्यासाठी टूलबारवरील रेग्युलर पॉलिगॉन हे टूल निवडा
नंतर ड्रॉईंग पॅडवर कुठेही दोन बिंदू काढा
4 ही डिफॉल्ट वॅल्यू असलेला एक डायलॉग बॉक्स उघडेल
ओक वर क्लिक करा
एबीसीडी हा चौरस तयार होईल
डाव्या कोप यात असलेल्या मूव टूलच्या सहाय्याने आपण हा चौरस थोडा तिरका करू या
टूलबारमधील मूव टूल सिलेक्ट करण्यासाठी Moveवर क्लिक करा
माऊस आ किंवा बी वर न्या
मी बी बिंदू निवडत आहे
माऊस Bवर नेऊन तो ड्रॅग करा
चौरस आपल्याला तिरका झालेला दिसेल
आता रेषाखंड अब वर लंबदुभाजक काढू या
त्यासाठी टूलबारवरील परपेंडिक्युलर बायसेक्टर हे टूल निवडा
परपेंडिक्युलर बायसेक्टर वर क्लिक करा
बिंदू आ वर क्लिक करा
नंतर बी वर क्लिक करा
आपल्याला लंबदुभाजक काढलेला दिसेल
आता दुसरा लंबदुभाजक रेषाखंड बीसी वर काढण्यासाठी टूलबारवरील परपेंडिक्युलर बायसेक्टर वर क्लिक करा
बिंदू बी वर क्लिक करा
नंतर सी वर क्लिक करा
आपल्याला दोन्ही लंबदुभाजक एका बिंदूत छेदताना दिसतील
तो बिंदू ई म्हणून मार्क करा
आता ई मध्यबिंदू असलेले आणि सी बिंदूतून जाणारे वर्तुळ काढू या
आता टूलबारवरील सर्कल विथ सेंटर थ्रॉग पॉइंट हे टूल सिलेक्ट करा
मध्यबिंदू ई वर क्लिक करून मग सी बिंदूतून जाण्यासाठी त्या बिंदूवर क्लिक करा
हे वर्तुळ चौकोनाच्या सर्व शिरोबिंदूतून गेलेले दिसेल
अशा प्रकारे चक्रीय चौकोन तयार झाला आहे
चक्रीय चौकोनाचे क्षेत्रफळ त्याच मापांच्या बाजू असलेल्या चौकोनाच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त असते
आकृती हलवण्यासाठी मूव टूलचा वापर करू या
त्यासाठी टूलबारवरील मूव टूलवर क्लिक करून माऊस आ किंवा बी वर न्या
मी आ बिंदू निवडत आहे
आकृती हलवण्यासाठी माऊस आ वर नेऊन तो ड्रॅग करा
आपली रचना योग्य आहे का हे बघा
आता फाईल सेव्ह करू
फाईल मेनूमधील सावे एएस वर क्लिक करा
फाईलला cyclic quadrilateral असे नाव द्या
सेव्ह वर क्लिक करा
अंतर्वर्तुळ काढण्यासाठी जिओजेब्रा ची नवी विंडो उघडू
त्यासाठी फाईल मेनूमधील न्यू वर क्लिक करा
आता त्रिकोण काढण्यासाठी टूलबारवरील पॉलिगॉन टूल निवडा
त्रिकोण काढण्यासाठी बिंदू abसी आणि पुन्हा बिंदू आ वर क्लिक करा
त्रिकोणाच्या कोनांचे माप मोजू
त्यासाठी टूलबारवरील एंगल टूल सिलेक्ट करा
आता बिंदू baसी cbआ आणि acबी वर क्लिक करा
आपल्याला कोनांचे माप मिळेल
आता कोनदुभाजक काढू या
टूलबारवरील एंगल बायसेक्टर निवडण्यासाठी एंगल बायसेक्टर वर क्लिक करून मग baसी या बिंदूंवर क्लिक करा
दुसरा कोन दुभाजक काढण्यासाठी पुन्हा एंगल बायसेक्टर निवडू
एंगल बायसेक्टर वर क्लिक करून नंतर abसी वर क्लिक करा
हे दोन कोनदुभाजक एका बिंदूत छेदतील
तो बिंदू डी म्हणून मार्क करा
आता डी बिंदूतून जाणारा रेषाखंड अब वर एक लंब काढू
टूलबारवरील परपेंडिक्युलर लाईन हे टूल निवडून बिंदू डी वर क्लिक करा आणि नंतर रेषाखंड अब वर क्लिक करा
लंब आणि रेषाखंड एकमेकांना या बिंदूत छेदतील
तो बिंदू ई म्हणून मार्क करा
आता डी हा मध्यबिंदू असणारे आणि ई बिंदूतून जाणारे वर्तुळ काढू या
टूलबारवरील कंपास हे टूल निवडून डी या मध्यबिंदूवर आणि त्रिज्या दे वर क्लिक करू
त्यासाठी बिंदू Dवर क्लिक करा
आणि नंतर ई वर क्लिक करून आकृती पूर्ण करण्यासाठी पुन्हा बिंदू Dवर क्लिक करा
त्रिकोणाच्या सर्व बाजूंना वर्तुळ स्पर्श करत आहे
अशाप्रकारे आपण अंतर्वर्तुळ काढले
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात या ट्युटोरियलमध्ये आपण चक्रीय चौकोन अंतर्वर्तुळ जिओजेब्रा टूलच्या सहाय्याने काढायला शिकलो
आता असाईनमेंट म्हणून एबीसी त्रिकोण काढा
रेषाखंड बीसी वर डी बिंदू काढून अड जोडा
एबीसी एबीडी आणि सीबीडी या त्रिकोणांमध्ये अनुक्रमे र र1 आणि र2 त्रिज्यांची अंतर्वर्तुळे काढा
बीई ही उंची ह म्हणू
त्रिकोण एबीसी चे शिरोबिंदू हलवून खालील सूत्र तपासा
1 2r1ह1 2r2ह 1 2rह तुमची असाईनमेंट अशी दिसणे आवश्यक आहे
सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
आपण तो download160 करूनही पाहू शकता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
जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहीतीसाठी contactspoken tutorialorg ला लिहा
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद